लोक खड्या म्हणजे उभे आहेत.

छोट्या छोट्या टेकड्या पण आहेत तिथे आणि काही मानस पण तिथे उभे आहेत.

आणि अ पुस्तक पण ठेवलेली आहेत छोटे छोटे बोर्ड पण आहेत तिथे बरेच निळ्या कलर च पूर्ण आहे ते.

एका माणसाकडे बारीक एका माणसाकडे मोठे असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते मासे घेण्यासाठी अनेक व्यक्ति तिथे उभे दिसत आहेत बाजूला सायकल गाड्या लावलेल्या आहेत.

या फोटो मध्ये काही मुली बोटिंग करताना दिसत आहे अ म्हणजे तिथ चार मुली आणि एकाच मुलगा आहे त्यांच्यामध्ये आणि म्हणजे--

या फोटो मध्ये अ न्यायालयाचा फोटो आहे हा जिल्हा व सत्र न्यायालयाच --

चा हा फोटो आहे बाहेरून काडलेला आणि तिथ वेगवेगळ्या गाड्या पण लावलेल्या आहेत भरपूर बाहेर दोन मूल पण उभे आहेत आणि--

कप्पे कप्पे आहेत त्यांच्यात ते ठेवलेले आहे.

या फोटो मध्ये समा समोसे वडे आणि भाजी दिसत आहे.

या फोटो मध्ये मोठी बिल्डिंग दिसत आहे आय थिंक ते कॉलेज आहे एक आणि कॅलेज च्या बाहेर म्हणजे तिथ भरपूर विध्यार्थी पण दिसत आहेत ऑरेंज आणि लाइट ऑरेंज कलर ची पूर्ण बिल्डिंग आहे.

तीन व्यक्ति उभ्या आहेत इथे आणि नवीनच आहे हे कारण त्याला माळा पण लावलेली आहे फुलांची आणि त्याच्यावर अ टमाटे कोबी असे ठेवलेले आहे.

या फोटो मध्ये अ डोंगर दिसत आहे आणि खूप म्हणजे झाड आहे तिथे झाड वाळलेल थोडास म्हणजे --